काही काळाने काही दिवसाने शेतामध्ये आंदोलनाने आनंद आनंदाने डोलू लागते. त्याच्या सोबत शेतकरे उत्सह वाटतो. काळ्या माहीने त्याला भरभरून दिले असते. या आनंदानें शेतकरी बापाला मन पिकासोबत डोलत असते असल्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचे काही दिवस आता थोड्या अंतरावर त्याला दिसत असतात आणि त्यामुळे त्याच्या कामालाही अतिगती आलेली असे. परंतु ते पीक शेतकऱ्याच्या पदरात पडू देत नाही. तो निसर्ग कसला. शेतकरी आणि प्रचंड मेहनत. केल्याने ऐन भरात आलेल्या पिकावर मोव्यासारखं भयानक चे नुकसान करणारा देव हा त्यांच्या. येतो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक आशा अपेक्षा स्वप्नासह उद्ध्वस्त होते. त्याच्या कष्टाला घामाला मातीचे मोल येते म्हणजे त्याची मेहनत निष्फळ ठरते आणि शेतकरी बापाची अवस्था. कवी पुढे सप्तकात वर्षभर राबून शेतात काही पडलं पदरात कष्टाच्या सवल आपण शेतकऱ्यांबद्दल बोलणार आहोत. भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास बावीस प्रमुख भाषा व सातशे वीस बोलल्या जाणाऱ्या बोलल्या जातात बोलल्या बोलल्या जातात भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते शेतकरी भारताचा कणा आहे भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांचे सतरा टक्के योगदान आहे शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे याशिवाय तर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते भारतीय शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्थेत एवढे मोठे योगदान असताना देखील त्यांची अवस्था आज दैनीय आहे शेतकरी आज आत्महत्या करत आहे काही शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय पाहत आहेत खेड्यातून सुद्धा शहरी भागात येत आहेत शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण सुद्धा कठीण झाले आहे शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या कडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावे द्यायला हवे शेतकऱ्याला आधुनिक शेतीचे प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाने त्यांना त्यांच्या धान्याला योग्य भाव मिळून द्यायला हवा नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण खाद्य निर्यात देशापासून एक खाद्य आयात देश बनवत जाऊ. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातल्या या खाद्य संपत्तीचे मागे शेतकऱ्याचे योगदान मोलाचे आहे. भारत ही शेतकऱ्याची भूमी आहे. आपल्या देशातली seventy two percent लोकसंख्या गावांमध्ये राहते व शेती करते भारतीय शेतकऱ्यांच्या सर्वकडे सामान्य अह सर्वकडे सन्मान होतो कारण शेत करी संपूर्ण देशासाठी खाद्य उगवतो शेतकऱ्याचे जीवन अतिशय व्यस्त असते शेत नांगरणी, बी लावणी, रात्रंदिवस शेताची राखण करणे इत्यादी कार्यामध्ये शेतकरी कायम गुंतले गुंतलेला असतो.

शेतकरी हा देशाची आत्मा असून लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे म्हणून आज शेतकऱ्याला सरकारद्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी त्यांना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटकनाशके उपलब्ध करून द्यायला हवेत. स्वातंत्र्य स्वातंत्र्य प्राप्तीच्या अनेक वर्षांनंतरही शेतकऱ्यांची स्थिती जशीच्या तशी आहे बऱ्याच शेतकरी कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण आहे यामुळे दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करतात पण दोन हजारच्या दोन हजार पंधराच्या एका report नुसार आजच्या देशातील शेतकरी आत्महत्या दरात घट झाली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नष्ट झालेल्या पिकांबद्दल योग्य भरपाई देण्यासाठी कायदे बनवले आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खाते ठराविक रक्कम जमा केली जाते ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला थोडीफार का होईना थोडीफार का होईना पण मदत होते. भारताला कृषिप्रधान देश म्हटले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच आहे. शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हटले जाते. शेतकरी हा संपूर्ण दिवस शेतात काम करतो. ऊन, वारा, पाऊस इत्यादींचा पर्वा न करता आपले कार्य करीत असतो. शेतकरी कठीण परिश्रमाचे प्रतीक आहे. त्याच्यात फार संयम असतो. वर्षभर शेतात काम करून तो आपल्या कष्टाची फळाची वाट बघत असतो. शेतकरी आपले जीवन सन्मानाने जगतो. आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवले घालवतात शेतकऱ्याचे जीवन संतुलित असते.

शेतकऱ्याला करावे लागतात शेतकरी त्याचे पिक अनेक नैसर्गिक आपत्यांपासून सुरक्षित करतो. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादींपासून संरक्षण करतो. कोणत्याही देशाच्या यशासाठी शेतकऱ्याचे योगदान फार महत्त्वाचे आहे. शेतकरी आपल्या प्रयत्नांनी आपल्या प्रयत्नांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो आणि मस्त शेतीवर शेतकऱ्याला अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील शासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्याला योग्यात योग्य भाव दिला पाहिजे. योग्य भाव दिला पाहिजे. देशातील शासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्याला योग्य सोय करायला हवी जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले काम करू शकतात. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहित करायला हवे आधुनिक पद्धतीने केलेली शेती त्यांना कमी कष्टात जास्तीचे उत्प उत्पन्न घेऊन देऊ शकते. शेतकऱ्याचे जीवन आपल्याला अनेक शिकवण देऊन जाते त्यांचे कठीण परिश्रम आणि सय्यम आपण सर्वांसाठी एक एक उदाहरण आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना शक्य होईल तशी मदत करायला हवी. जर काही कारणास्त कारणास्तव शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले असेल तर त्याला आर्थिक सहाय्य करायला हवे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो तो शेतकरी. कारण

शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम सुपीक जमीन आणि पाणी लागते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळ. भारतातील मुख्यता ग्रामीण भागातील लोक शेती हा व्यवसाय करतात. शेतकऱ्याचा दिवस सकाळी सूर्य सूर्योदयापासूनच चालू होतो. शेतकरी शेतात धान्य पिकवतात ते फळ झाडे आणि भाजीपाला भाज्यांचे सुद्धा लागवड करतात. शेतकरी खूप मेहनती असतात. ते शेतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करीत असतात. वर्षातील बाराही महिने ते शेतातच राबत असतात.

ते नियमितपणे पाणी देतात. कृषी त्यांच्यावर अवलंबून आहे. हा शेतकऱ्याचा परिणाम आहे. जो देशातील समृद्धी आणतो. त्याचे योगदान अमूल्य आहे. ते आपल्या समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत. दुसऱ्या शब्दात ती जमीन शेतकरी आहे. एक भारतीय शेतकरी जीवन फार कठीण आहे. तो सकाळी लवकर उठतो. आपला नांगर आणि बैल घेतो आणि शेतावर जातो. तो संपूर्ण दिवस त्याच्या शेतात आणि शेतात त्यांची पत्नी आणि मुले देखील त्यांच्या कामात मदत करतात. कडक उन्हात त्याने कष्ट केले त्यांचा दंड थोडा थंड होण्यामध्ये बदलत नाही शेतकरी शेतात पेरणीचे बीज पेरणे आणि संपूर्ण वर्षभर पिके कापण्यात व्यस्त असतो. एक भारतीय शेतकरी एक भारतीय शेतकरी दिवस सकाळी तहानलेल्या पासून सुरु होतो आणि दिवस उशिरा संपत असतो. शेतकरी त्याच्या पिकाची आणि चांगल्या पिकांची स्वप्न खूप स्वप्नांची खूप काळजी घेतली काही वेळा त्यांची स्वप्न निसर्गाने crash केले आहे बऱ्याचदा ते दुष्काळ

असे नवीन नाव देण्यात आले टिळकांनी अठराशे सत्याहत्तर मदे पुणेच्या डीकंकॉलेज मधून गणित विषयात बॅ BAMA घेत असताना त्यांनी LLB पूर्ण केले आणि MA बाकी त्यांनी सरकारी LAW COLLEGE मधून LLB केले अठराशे एकोणयशी मदे पदवी प्राप्त केल्यानंतर टिळकांनी पुण्यातील एकाखाजगी गणिताचे शिक्षक म्हणून काम केले कामाला लागले नंतर नवे सतुरतेतील वर्गमित्रांशी वैचारिक संघर्षामुळे त्यानी राजीनामा दिला आणि नंतर ते पत्रकार झाले टिळक सतत राजकारणात होते ते म्हणाले धर्म आणि व्यावहारिकजीवन वेगळे नाहीत खरी वृत्ती तीच असते स्वतःसाठी कामकारण्यापेक्षा देशाला आपले कुटुंब बनवा इतरांची सेवा आणि देवाची सेवा करणे हि पुढची पायरी आहे

एका मराठी हिंदू चित्रपावांड ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे मूळ ठिकाण चिचिली आहे तेव्हा केशव सोळयावर्षाचे असताना त्त्यांचेवडील गंगाधार टिळक यांचे निधन झाले ते संस्कृत चे पंडित शाळेतील शिक्षक होते प्रग्रेव्हशन कॉलजे ची स्थापना सोसायटीने अठराशे पांचयाशी मध्ये किंवा नंतर आधुनिक अभ्यासाठी केली होती टिळक प्रग्रेव्हशन महाविद्यालयात गणिताचे शिक्षक होते अठराशे नव्व्द मध्ये टिळकांनी दखल education सोसायटी सोडली जी अधिक राजकीय धार्मिकांनी सांस्कृतिक उलटापालतटीचा काळात त्यांनी प्रचंड सावतंत्र चळवळ टिळकयांनी त्यांच्या दिर्घ राजकीय ब्रिटिश वसाहती यंत्रणापासून भारतीय सावतंत्र मिळवले ते गांधी पूर्वी सर्वात प्रसिद्ध भारतीय राजकारणीय होते त्या पिडीतील आणखीएक महाराष्टीयानं बोखले त्यांच्या प्रमाने टिळक हे लढाऊ राष्ट्रवादी पण समाजवादी होते पुराणमत वादी होते monday यांच्या सोबत त्यानी तुरुंगात बराच काळ घालवला राजकारणातील काम एका टप्यावर british कादंबरी काळ valantaine चिरोज यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हंटले टिळक अयोशी मध्ये शामिल झाले अठराशे नौवद च्या दशकात ते त्यांच्या मध्यम विचारांशी असमंत होते विशेषता स्वराज्यासाठीच्या संघर्षयाची ते त्या काळातील प्रसिद्ध कटपणती होते एकोणयशीपाच ते एकोण्याशिसातची भारतीय स्वदेशी चळवळ ANC उद्धारमतवादी आणि अतरेकी यांच्यात फूट पडली मुंबई ते पुणे अठराशे श्यानवच्या उत्तराधार्त कमी होऊ लागला आणि JANUARY अठराशे सत्यानव पर्यंत तो महामारीचा प्रमाणात पोहोचला BRITESH भारतीय सेयनेच्या मदतीने यासाठीच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी कटोरकायदे आणले गेले ते प्रामुख्याने आहे लोकांचा आदिवासावर हल्ले रहिवाशांची तपासणी आरोग्य सुविधा आणि अलगाव यामध्ये वयाचे मालमतेचे स्तानबदलणे काडून टाकणे आणि नष्ट करणे आणि रोग शहरात प्रवेशकरण्यापासून किंवा सोडण्यापासून प्रतिबंधित करणे समाविष्ट आहे दुसरया बंगालच्या नंतर टिळकांनी स्वदेशी चळवळीला आणि बहिष्कार चळवळीला पाठिंबा दिला हि राष्ट्रवादी चळवळ थांबवण्या साठी लोणंदकर्जनी आखलेली योजना होती या सरावात कोणताही भारतीयाने परदेशी आणि आयात केलेल्या वस्तूंचा वापर केला साहित्य पकडले आयात केलेल्या वस्तूंचा नशा नतर भारतात अशा वस्तूंचा उत्पादनाची पोकळी भरून काढावी लागली स्वदेशी चळवळीने स्थानिक पातळीवर बनवलेल्या

आणखीन एक BRITESH अधिकारी लेफ्टनंट इस्ट यांची हत्या केली बार्बरा आणि थॉमस आर टिळकांनी गुणेगारांची नावे लपवली असावी असा मेटकाप चा दावा आहे

हक्क आहे आणि मी तो मिळवेन लाखा अनुसार भहिष्कार आणि स्वदेशी चळवळ एक मेकांना पुरक होते तिलक गोपाळ कृष्ण गोकले आण्याचा माध्यम विचारांशी आसमंत होते आणि त्याना बंगाल चे बिपीन चंद्र पाल आणि पुनजब चे लाला राजपत राय आण्याचा स इतर भारतीय राष्ट्रवादिनी पाठींबा दिला होता त्याचे वर्णन करा RED BALL PALE

आर्बीनोघोष आणि यांच्या सारख्या राजकीय नेत्याचा त्याला पाठिंबा होता कळकतेत विचारलेकी त्यांनी स्वतंत्र भारतासाठी मराठा शनीच्या प्रशासनाची कल्पना केली आहे का टिळकांनी उत्तर दिले कि अकराव्या आणि अठराव्या शतकातील मराठा बहुल सरकार विसाव्या शतकापासून निघून गेलेहोते आणि त्यांना खरे संघराज्य हवे होते स्वतंत्र भारत जीते सर्वजण आहेत सक्रिय सहभागी होतेअशी शासन व्यवस्ता भारताचे सावतंत्र वाचवू शकते असे ते म्हणाले देवनागरी लिखित हिंदी लिहिणारे ते काँग्रेस चे पहिले सदस्य होते जी भारताची एकमेव आदीकृत भाषा म्हणून ओळखली गेली होती अठराशे सत्याण्णव एकोणयशी नऊ आणि एकोण्याशी सोळा मध्ये भारताचा भरतीच्या BRITISH सरकारने त्यांच्या आयुष्यात तीन वेळा देश द्रोहाचा प्रयत्न केला

एकोणीशे नौवद मध्ये त्यांचा व देश द्रोह आणि भारतीय आणि BRITISH यांच्यातील वांशिक शत्रुत्व भडकवण्याचा आरोप करण्यात आला टिळकांचे प्रतिनिधित्व करणारे बॉंबेचे वकील महुम्दअली जिना यांना विवाद्स पद रित्या दोषी ठरवण्यातआणि त्यांना आले बळमा मध्ये तुरुंगात टाकण्यात आले एकोणीशे सोळा मध्ये जेव्हा टिळकांना त्यांचा DOCTOR तिसऱ्यांदा सरस बोल्या बदल देश द्रोहाचा आरोप झालेले जीना यांनी पुन्हा त्यांचे परतिनिधित्वा केले आणि त्यावेळी त्यांना खटला जिंकण्यास मदत केली प्रफुल्या चाकी आणि खुदिराम बोस या दोन बंगाली तरुणांनी तीस एप्रिल एकोणीशे आठ रोजी कोलकत्याचे मुख्यप्रसाकीय लांडाधिकारी करिंगफ़ूड याना ठरमारण्याचा प्रयत्न करत असताना एकगाडीतील दोन महिलांना चुकून ठार केले

आणि त्यांचे केसरी या प्रकाशनात तत्काळ स्वराज्य किंवा स्वराजाची मागणी केली सरकारने पटकन त्यांच्यावर देश द्रोहाचा आरोप केला त्यासनी नंतर विसुजूरीने त्याला स्वतःच दोन मतांनी दोषी ठरवले तो म्हणाला एक हजार दंडा वातिरिक्त नायाधीश दीनासाठी द्वार यांनी त्याला मंडाले बर्मा येथे फाशी देण्यासाठी सात वर्षाची शिक्षा सुनावली

नमस्कार बोला काय म्हणता?

काही नाही भाऊ तुमच्या मनात होतो. बर भाऊ काय बोलते भाऊ काय मनात फक्त मनातच राहवलागले तुम्ही काही भेटला येत नाही काही नाही. अता काय भाऊ तुम्हीच सांगा आता अर भाऊ उदया दादाला भेटलो ते दादा न काही काम काऱ्यालय लावल चांगल नाही तो गेला तिथी राज्या धरून तुम्ही तिकडे

नाही रे tire घेऊन जाऊ आपण गाडीचे सईर tire नाही पट्या laptop आहे आपल्या सोमर

जाऊदे जे होईन ते होईन म्हणीन दादाच्या होपकाडात हानिन मी direct जाउद्या भाऊ आता कायकरतात मग काय म्हणात आणखि? काही नाही बा तेच दुकान लावणे पटकन हे किती त्याला काय तुम्ही त्या दिवसी ते तुम्ही त्या दिवसी mall मध्ये येणार होते काय झाल आलेत नाही तुम्हाला काही तरी t. v घ्यायची होती. अरे ते mall मध्ये सोड त्या दिवसी गेलतो mall मधी तिथे झाले झगडे तिथे फेकले आता त्याला उचलून ते यान

हम्म

काही त्याच्या मूळे

बाप बाप बाप बाप मग लागल काय बाबा त्याला अरे बाबा त्याच्या पाटीचा मणका फुटलान बाबा अरे बापरे बाप मंग अवगडच झाल भाऊ तेचण णा मग कायत त्या mall मध्ये जाण बंदच केल बाबा काय सांगाव आता तुला तवाह online मागवली आता tv अटटेचाडिश

हो का अं अन मग अन मग झाल आता ते matter solve केल कस

काय करणार बाबा ते पोरग आपल्या साठी हे केल त्यांन जाऊ द्याव म्हटल आता काय येईन

अरे काय कळाला पाहिजेण भाऊ तुमच्या भावालाबिन जाउद्या भाऊ काय करणार आहे ताकत आहे अंगात मगत आता t. v घ्ययच होत मग घेतली का मग पाहून आमच्या इकडे या कधी पाहू पाहा एक झनाण घेतली आहे कालच online मागवली रे बाबा

होका किती इंची मांगीतली बावन इंची

किती किती लुक गेली ती गेली चाली बग सत्तर अंशी हजार लुक अरे बापरे सत्तर अंशी लुक गेली का कोणची ती ही आहे

fourkH. D

कोणाला दाखवा

होका

अर घेऊ दमा दमा आता एकखडेच थोडी सगडे जवण करून

दमा दमा नच करते जोवण दमा दमा कर सगडच करू टाकू दमा न अं

अं पोऱ्याच काय मग आता पोऱ्यानची admission कुठे आता english शाळेत करणार होते काय आल?

ते cambridge वाले बाबा पहिले admission क लाख भरा म्हणते donation बाप बाप बाप बाप अं अवगडच आहे

अन तेच णा मग पहिल भरण जनतेतनीच आहे.

तिथे एक आपले ते dancer मध्ये एक गवंडी sir म्हणून होते पाहा अरे हा आहे णा ते ते भेटले होते ते मला

आहे णा भेटले होते केस बिस हे ते केल म्हणे sir म्हणे कस चाल

अं हा ते केसानी ओडखू येत नाही ते ते वाकडे तिकडे पुरे कुरडे केस आहे त्याचे ते केसणी ओडखू येत नाही

मरनाच आंग गोंदल आहे त्यांनी आता काय